अरे ते पार्क मध्ये येना मग जाऊना

बर ते जाऊदे आता मशिनी ला घेऊन ये आपण सिद्धांतच अरे राहूदे ते मशीन भी गेली चुलीत अन तू भी जाय चुलीत

म्हणलं तू भी जाय चुलीत अन ती ला भी जाऊदे चुलीत अरे चलना तुम्हा दोघांचा खर्च मी करतो ना नाय अरे नको तुमचं दोघाचा भी खर्च नको अन तिचा भी खर्च ती बरं तिच्या घरी अन तू तूह्या घरी बरंय

माह्या वर कह्याला खर्च करतो तुह्या मशीन वर कर तुला खर्च करायचं तर अरे त्वा मशीन वरून मारली त्वा वर कहा ला करू तुहं काय बाबा तू मोठा माणूस आहे तू तिच्या वर खर्च करू शकतो आमच्या वर कह्या ला करशील तू हर वेळेस पहिला तेव्हा भी बडेला गेला तिच्या वर पैश खर्च केलं अन आम्हाला काय खर्च केलं रे तुम्हाला दारू नाय पाजली का जाता जाता हा कह्या ची दारू पाजली त्वा कह्या च पाजलं एक घेतली क्वाटर अन बस झालं अरे म आता तेवढ आहे तेवढ चालातना

जेवढ भेटलं तेवढच कराय लागतना आपल्याकड जेवढे पैसे असतील हा तेच गरीब हाई तू आलं तर हा तू तर आता काय

तू अन हा आर्धा खंबा पाजतो काय नाय तुही गरज

पुन्हा म्हणू नको पाजली नाय म्हणून हाव पाजली नाय म्हणून तोंडावर माती घ्याच्य फक्त

अरे हट् रे मी नाय पाजीत तुला नाव का बरं करतो मी तुला उद्या फोन चल

hello hii मानसी काय करतेस अगं अगं आतास वुत्तपत्र ते वाचत बसली होती वर्तमान पत्र त्याच्यामध्ये अगं अक्षरशः म्हणजे अंगाला असं काटे या काटे येऊन जाणार असे बातमी वाचायला भेटल्या का अगं काय वाचले तू अगं हे माहीत नाही का तुला गुजरात मधल्या ज्या मोठ्या मोठ्या factory ज आहेत ना कारखाने आहेत ना तिकडे हा तर त्यांनी काय केलं त्यांनी म्हणजे जे होत ना दुषित पाणी होत त्यांच्या तिथलं तर ते त्यांनी चांगली विल्यवाट न लावल्या मुळे आहे न ते नगरपालिके कडून लोकांना पाणी प्यायचं पाणी जात त्याच्या मध्ये ते मिसळलं आणि अक्षरशः त्या पाण्यामुळे त्या दूषित पाण्यामुळे एवढ्या जणांचा मृत्यू झाला खरचं खूप म्हणजे मनाला टोचून जाणारी अशी गोष्ट झाली मग त्यांनी योग्य विल्यवाट लावायला हवी ना सांडपाण्याची हो ना आत्ताचे लोक म्हणजे जेवढ्या जास्त शिक्षण घेताय तेवढीं बुद्धी कमी होत जातेय अश्या प्रकारे वागायचं चाल्लंय आज कालच्या लोकांचं बरोबर बोल्लीस गं जो तो आपआपलचं बघतोय त्यांनी हा विचार नाही केला की त्या पाण्यामुळे कोणाचं किती नुकसान होईल किती रोगरायी पसरेल हो ना आणि आता आजकाल तर प्रदुषण एवढंच जास्त वाढत चाल्लंय ना अक्षरशः तू गुजरात मध्ये म्हणजे आपण सुरत कडे वैगैरा आता जास्त प्रवासी जात असता तिकडे कपडे वैगेरा घ्यायला तर तर तिकडे तुला माहिती आहे का असं आपण सुरत च्या जवड जवड गेलो ना तर एवढ्या जास्त कारखान्यांचा वास म्हणजे अक्षरशः आपण आपल्याला नॉर्मली श्वास घ्यायला खूप जास्त त्रास होतो तिथे हो का

हो ना आता हे सगळं माहिती पडलं तर आता ठेवा लागेल हो हो आणि बघ ना गं यात किती प्रदूषण वाढलंय म्हणजे पाण्यात सांग तू हवेत सांग सगळीकडेच प्रदूषण आहेच

आणि ते

हो ना आणि त्याच्या मुळे मग आपले ते वाढते आजार आणि कारखान्यातील जो दूषित वायु बाहेर पडतो तो ही वातावरणात मिसळला जातो हो ना हो आणि अगं आता मागे पण झालं होत कि म्हणजे लोकं आता बघ अअ

आणि इथे कचरा टाकू नका म्हटलं कि तिथेच कचरा टाकतात अश्या प्रकारे झाले आता मागे अगं हे मुके प्राणी असतात बोलू शकत नाही ते बिचारे कसे काय जगतील ते जेव्हा त्या plastic च्या पिशवी मध्ये हे करून तिकडे टाकलेलं होत म्हणे तर किती तरी म्हणजे मुक्या प्राण्यांचा म्हणजे एका शहरात अक्षरशः पन्नास एक गायांचा मृत्यू झाली बापरे हो ना बघ ना किती प्रदूषण वाढलंय ओला कचरा सुखा कचरा पूर्ण वेगळे वेगळे करून टाकायला हवे हो ना आता म्हणजे आपणंच स्वतः ची तब्बेत स्वतः हा बिघडवून घेतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण आपणच असा कचरा टाकतो त्याच्या मुळे मच्छर होतात आणि ते म्हणजे हवे च पण प्रदूषण एवढं जास्त पाण्याचं पण प्रदूषण एवढं जास्त पुन्हा आपल्या वरच परीणाम होतो ना परत हे आपल्याला समजतच नाही आहे योग्य विल्यवाट लावत नाही कोणत्या गोष्टीची मग आपल्याच अंगाशी येते हो ना आता हे बघ मागे आता न नदी मधून म्हणजे कारखाने वैगरे आहेत यांचं पण सांड पाणी वैगेरा आहे न पूर्ण जे नाला वाहत असतो त्याच्यातच सोडलं जात आणि त्या नाल्याचे नाल्याचे पाणी हे मुके प्राणी पीत असतात

माणसं फक्त स्वतःचा विचार करतात हो ना आणि वायू प्रदूषण चा हि तसच असतं एवढे वाहन रोड वर चालतात विना कारण horn वाजवतात हो ना त्याच्यांनी मग ध्वनी प्रदूषण होत तेच तर आणि अजून दिवाळी त फटाके फोडायचे झाले म्हणजे मोठे मोठे bom आणायचे आणि फोडायचे त्यांना तेच वाट्त फटाके फोडले म्हणजे झाली दिवाळी साजरी हो ना पण त्यांना हे कळत नाही कि त्याच्या मुळे ध्वनी प्रदूषण होत वायू प्रदूषण होत आणि ते स्वतःला तर जास्त त्रास होतोच होतो पण इतर जे काळजी घेत असतात तर त्यांना सुद्धा ते त्रास देतात हो न हेच तर विचार बदलायचेत ना गं हा तो विचार तर बदलायचेच आहेत परंतु आता बघ ना आता प्रत्येक घरो घरी जस म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली

हो करू शकतो पण बघ ना आता एवढे मोठे कारखाने आहेत त्यांच्या वरती म्हणजे rescription करायला पाहिजे तेवढ्या जास्त तरी सुद्धा म्हणजे सरकार त्यांना तसे कठोर नियम देत नाही आहे ना आतापरेन्त निर्बंध लावल्या शिवाय नाही आयेकणार ग हो ना आणि असं जर करत असणार आता बघ मागे सांगितलं तुला कितीजरी जणांचा मृत्यू झाला तर म्हणजे एका एक चुकीची गोष्ट केली आणि त्याच्या मुळे किती जीव एक म्हणजे नीरदोष जीवा जीवाची बडी गेली ना आता सरकार ने ना यांच्या वरती कठोर नियम म्हणजे अशी जाहीर करायला हवी करतील ग सरकार हि करतील

हो ते पण आहेच आणि आज काल बघ ना आता

प्राण्यांना राहायला जागा भेटत नाही आहे सर्व घिऊन टाकतात हो तेच तर झालंय आता आणि अक्षरशः म्हणजे तुला माहिती हे का आता आता तरी आपण म्हणजे मोकळ्या पणाने श्वास घेऊ शकत आहोत आताच्या वेडी पण पुढच्या वेळेस आता दोन हजार तेंवीस दोन हजार पन्नास किंवा साठ सत्तर मध्ये तर नंतर आपल्या पाठी वरती oxygen चे बाटले घेऊन फिरावे लागतील आपल्याना हो ना पण हे सर्व कमी नाही झालं तर ची गोष्ट ना ग

इथे लोकांना म्हणजे केव्हा केव्हा ventilator वरती ठेवलं जात आहे म्हणजे normally ते असे सामान्य पणे ते श्वास घेऊ शकत नाही आता ची परिस्तिथी तशी आहे तर तुम्ही विचार करा पुढची परिस्थिती कशी येईल रस्त्यानी चालता बोलताही श्वास घाय्ला हि अडचणी येतात हो ना वायू प्रदूषण खूप जास्त प्रमाणात होत्य न काही तरी मोहीम काढलीच पाहिजे पण यावर

आता तर त्याची पण quality येवडी घसरली आहे ना काय सांगू म्हणजे त्याच्या मध्ये अक्षरशः जंतू येतायेत पाण्यात हो ना फार दूषित पाणी येतंय हो म्हणजे एक त्या सुविधा नाही भेटत आहे आपल्याला लोकांना आणि त्याचा मूळ society चांगली healthy राहत नाही आहे आणि त्याच परिणाम नक्कीच आपल्या विकास वरती होतो आपल्या देशाचा विकासावर हो आपली पण आहे परंतु एका आपल्या सरकार ने पण चांगली म्हणजे action घ्यायला पाहिजे त्याचा मग काही योजना तयार करायला हवेत त्या शिवाय नाही होणार

कोणी आपलं काम म्हणजे स्वतः प्रामाणिकपणे करतच नाही म्हणून अशा सांगड्या घडून जातात करतील ग जरी एकजनाने सुरवात केली त्यालाच आपण बाकी सर्व हे करतो हो नक्की आता आपल्या college मध्ये पण आता आपले है येत आहे न seminar येत आहे न आपले तर आपण याच topic वर जण जागृती करूया सगड्याना याच topic वर करू या हो आपण poster making राहील तरी सुद्धा हा pollution हाच topic घेऊ या आणि याचा through आपण कशा प्रकारे वाचू शकतो आपण कशा प्रकारे pollution म्हणजे प्रदूषण कमी करायला पाहिजे असा है आपण सांगूया म्हणजे आपण एक पाऊल उचलू न ते त्याचा पुढे हम्म चालेल नक्कीच आपण ते करू या आणि नक्कीच आपल्या पासून सुरुवात करू हो ठीक आहे चालेल बोलू या आता आपण नंतर हम्म नंतर नमस्कार कृष्णा कसा आहेस तू नमस्कार शिवांश मी चांगला आहे तू कसा आहेस? मी पण छान आहे तर मी याबद्दल तुला आज सांगतो आहे की आपण आज मराठी भारतीय चित्रपट या विषयावर एक भारतीय चरित्र तर चित्रपट या विषयावर आपण आज बोलणार आहे हो हे तर खूपच छान गोष्ट तुम्ही आज बोलणार आहे हे खूपच चांगलं topic आहे तर आपण या संदर्भात काय बोलणार आहे? आज आपण या विषयावर असं बोलणार आहे की जे चित्रपट आहे भारतीय ते लोकांच्या आयुष्यावर एक खूप मोठा impact सोडून जाता है खूप मोठे त्यांच्या आयुष्यात बदल घडून जातात पण चित्रपट खूप महत्त्वाचे आहे असं मला वाटते तुला वाटतं मला पण हेच वाटत आणि म्हणून मला पण लहानपणी पासून एकचित्रपटात मध्ये काम पण करायचं खूपच अह लाभ होत मला लहानपणी पासून असं होतं की मी कोणत्यातरी चित्रपटात चित्र काय काय बोलतात त्याला चित्रपट हो ते तेच चित्रपट मध्ये काम करायचं खूपच लहानपणापासून मला होतं की आपण एक काम करू आणि मी पण एक actor बनू काहीतरी बनू हो तर तू बेशक एक actor बनला असता कृष्णा कारण की तुझी जी personality आहे ती खूपच छान आहे आणि ती ती कारण चित्रपट यासाठी सूट होणारी एक तुझी एक hero personality आहे ती आवश्यक like a एका निर्देशक ला कामात आली असती हो हे तर तुम्ही खूपच महत्व पनाची बोलली अह तुमचा अह favorite चित्रपट कोणता आहे? माझा जो favorite चित्रपट आहे तो आहे भाग मिल्खा भाग म्हणजे त्याच्यात अह मिल्खा पडतो का? नाही त्यात मिल्खा सिंग हे एक एक real life story दाखवलेले आहे त्याच्यात एका खरा मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर एक अप्रतिम चित्रपट बनवला गेला आहे. आणि फरहान अख्तर याने याच्या या चित्रपटामध्ये योगासन ची भूमिका साकारलेले आहे. आणि ती एकदमच खूप छान सुंदरपणे ती भूमिका सादर केलेले आहे त्यांनी त्याने आणि तो चित्रपट नेहमीच मला motivate करतो मला आयुष्यात काहीतरी मोठं करायचय याची मला जिद्द देतो. मला एक दिशा देतो आणि तो मला असं वाटतं की तो जो चित्रपट आहे तो प्रत्येकानेच बघायला पाहिजे तुम्ही बघितला आहे का तो हो मी पण हे चित्रपट बघितला आहे अह मिल्खासिंग बद्दल पण खूप काही अह जाणतो की मिल्खासिंग एक पाकिस्तान वरून पळून आलेले एक होते आणि ते पण अह त्यांना भारतीय अह सेनामध्ये ते join झाले होते आणि त्यांना running मध्ये खूप अह interest होतं तर ते तेच करायचं ना हेच आहे ना ते मिल्खासिंग ते पळायचे इकडून तिकडून

खूप अप्रतिम जी त्यांची life story आहे आयुष्य त्यांचे खूप त्यांची story खूप motivating आहे खूप inspire करते आपल्या सर्वाना तर अशे अनेक काही चित्रपट आहेत जे लोकांच्या आयुष्यात बदल घडवू शकतात काही चित्रपट अशेही आहेत जे तुम्हाला वाईट वळणावर नेतील पण काही चित्रपट अशे आहेत जे तुम्हाला चांगल्या वळणावर नेतील त्या चित्रपटांच्या जे आहेत. त्या दोघी बाजू आहेत एक head आहे एक tail आहे एका side ला positive way आहे एका side ला negative way आहे हे तुमच्यावर आहे कि तुम्हाला कुठला चित्रपट बघायचा आहे कारण कि आज जर आपण बघतोय तर भारतात अप्रतिम चित्रपट बनवले जातात. लोकांना खूप inspire करतात जस कि आपण तो एक चित्रपट अह बघितला असेल कि यांच्यात जेव्हा राजकुमार रावला त्याची girlfriend जेव्हा सोडून जाते तेव्हा तो इतका अभ्यास करतो एकटा अभ्यास करतो कि तो IAS officer बनून जातो. तर तो picture बघून माझे अनेक मित्र सुद्धा UPSC ची तयारी करायला लागले आणि तसं तर त्यांना त्या त्याच्यात यश मिळालेल नाही. पण ते तो पिक्चर बघून खूप मोठे झाले होते आणि आज ते मेहनत करत आहेत तर तुम्हाला कोणता पिक्चर मोटिवेट करतो कृष्णा चित्रपट ते अह संदर्भात बोलले तसं तो अह परीक्षेची तयारी करतो मग तुमचे पण सर्व मित्र त्यांना त्यांचा मैत्रिणींना सोडून दिलं होतं म्हणून ते आहे अह आहेत आणि IPS ची तयारी करत आहेत की सहज आहे एखादी IPS ची तयारी करतात नाही नाही त्यांना त्यांच्या मैत्रिणीने सोडून दिल म्हणून ते IS ची तयारी करत आहे माझे अनेक मित्र राजू वगैरे नावाचे त्यांना यांच्या मुलीने girlfriend ने सोडून दिल मग त्यांनी UPSC हा एक मार्ग निवडला. आणि आज त्या मार्गावर अप्रतिमपणे धावत आहे. अजून त्यांन अजून त्यांना पोचलेले नाहीत ते त्यांच्या यशापर्यंत पण ते रस्त्यामध्ये आहेत ते नक्कीच एक ना एक दिवस पोहोचतील असं मला वाटतं.

तरी ते premium clear झालेले आहेत ते अजून mains पर्यंत गेलेले नाहीत पण ते premium clear होऊन बसलेले आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे कि जर त्यांनी मन लावून अभ्यास केला तर त्यांना यश नक्कीच मिळेल कारण की एक कहावत आहे कृष्णा की म्हणजे जे प्रयत्न करतात त्यांची कधीच हार होत नाही ते नेहमीच

तुमच्या सोबतच आहे आणि जे तुम्ही सांगितलं ती खरी गोष्ट आहे. आणि अह मग तुम्ही तुम्हाला तुमच्या कोणत्याही मैत्रिणी सोडून दिलं नाही अशा प्रकारे मग तर सोडल असत त्याने तुम्ही पण काहीतरी अह केल असत ना UPSCMPSC ची तयारी तर ती तुम्हालाही ते तर मी करतोच आहे. तुम्ही कसली तयारी करताय शिवांश? मी पण UPSC ची तयारी करत आहे. मी आता मागच्या वर्षी माझे इंजिनिअरींग मी passout झालो आता मी UPSC ची तयारी करत आहे. माझा मार्ग पण तेच आहे IASIPS बनण्याचा म्हणजे बनायचं मला बनायचच आहे आणि मी त्यासाठी प्रयत्न माझे सुरू आहे माझा अभ्यासही त्यासाठी सुरू आहे तर तुम्हाला जर motivate केले असते तर तुम्ही काय करत आहात कृष्णा आयुष्यामध्ये बरं साहिल मी हे चित्रपट आतापर्यंत यार पण मी नक्कीच पाहणार हे चित्रपट जे तुम्हाला सांगितले आहे की तर अह मी पण ते चित्रपट बघून अह नक्कीच काहीतरी करणार माझ्या आयुष्यात जे अह मला एक मोठ्या लहान-मोठ्या दरवर्षी येऊन ठेवणार मोठ्या पदावर हो नक्की नक्कीच तुम्हाला करावाच लागेल कारण की फक्त जर घरात बसून काही चालत नाही घरात बसून उशिरा उठण उशीरा झोपन दिवसभर मोबाईल खेळण याच्याने काही भेटत नाही आणि त्यांनी असं काहीच मिळवू शकत नाही आयुष्यात आयुष्यात जर काही मिळवायचा आहे तर त्याच्यासाठी मेहनत करावी लागते कृष्णा हे जेवढ्या लवकर मुलांना समजेल तेवढ्या लवकरच त्यांचं आयुष्य चांगलं होईल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? आताचे जे मूल आहे ना तर ते म्हणजे अह दिवसभर काही करत नाही ते बाहेर चालले जातात शिक्षणासाठी आणि ते बोलत राहतात की मी दिवसभर शिक्षण करतो मग रात्री येऊन अह मित्रांसोबत बाहेर फिरतात इकडे तिकडे टेकडीवरती मग रात्री येऊन laptop वरती game खेळत राहतात तर हे जे आहे ना हे मुलांनाना हे मुलांना negative दृष्टी कोणाकडे घेऊन जातात तर हे चुकीच आहे हे नाही करायला पाहिजे आपण हो मग यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत वाटतं की अह दर रविवारी मित्रांसोबत भेटायचं. अह रविवारी काहीतरी अह खेळ खेळायचे.

अह आपल्याला ना कसं अह आपण हार्ले की काही त्याला problem नाही आहे पण नेहमीच आपण जिंकू नाही शकत ना म्हणजे दहापैकी सात वेळा तर आपण हारतोच. तर असं होत राहत तर त्याला positive way मध्ये घ्यायचं आणि जिंकायचा प्रयत्न करायच तसं मागच्या वेळेस आपण आले होते खेळायला तर दोन आणि शून्य अह आपण हरले होते शिवांश तर हे असं नाही व्हायला पाहिजे. हो बरोबर आहे तेच तुम्ही तुमचे प्रयत्न कमी पडले म्हणून तुम्ही तिथं दोन शून्य ने आहात असं झालं तुमचे जर प्रयत्न चांगले असते कृष्णा तर तुम्ही ती match हारले नसते तुमच्याकडून प्रयत्न तेवढे आले नाही म्हणून तुम्ही ती match हारले. काय वाटत तुम्हाला?

तुम्ही stop करा त्यांनी स्वतःला संगमाच्या वेळी आहे असे मानले आणि तीन प्रमुख चळवळींमधे राष्ट्रवादी सुधारणा, सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणा, चक्रवर्ती म्हणाले टागोर कठोरपणे साम्राज्यवाद विरोधी होते आणि त्यांनी भारतातील ब्रिटिश वसाहत संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नांत काँग्रेसला पाबंदी केला. शिक्षण हे संस्कृति, अध्यात्मिक, बौद्धिक स सौंदर्यात्मक आर्थिक आणि सामाजिक असले पाहिजे. आपल्या प्रशिक्षणाच्या, आणि ज्ञानाच्या आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी कसा सैंद्रीय संबंध आहे हे प्रत्येक पायरीवर समजवून घेणे हेच खरे शिक्षण आहे. टागोरांच्या निसर्गवादी तत्वज्ञान निसर्गावर आधारित आहे. म्हणजे शिकवणे, शिकणे निसर्गाच्या जवळच्या संपर्कात होय. सार्वत्रिक बंधुत्व आणि देवावरील प्रेमावरही त्यांचा विश्वास होता. साहित्यातील नोबेल पारितोषिक हा साहित्य पुरस्कार, जो एकोणीसशे एक पासून दरवर्षी स्वदेशी उद्योगपति आल्फ्रेड नोबेल यांच्या, इच्छेनुसार साहित्य क्षेत्रात कोणत्याही देशातील लेखकाला दिले जातो. आशेवादी देशाने स सर्वात उत्कृष्ट काम केले. मला धोक्यापासून आश्रय मिळाला म्हणून प्रार्थना करू नये तर त्यांना तोंड देण्यासाठी निर्भय राहावे. माझ्या वेदना शांत करण्यासाठी मला भीक मागत नाही.

रवींद्रनाथ टागोर

हे रविन्द्रनाथ टागोर यांचे धाकटे पुत्र होते. राहों सामाजिक कांचे नेते होते. व एकोणिसाव्या शतकातील बंगालमधील एक नवीन धार्मिक पंथ होते. आणि ज्याने हिंदू धर्माची अंतिम आधाराचे पुनरुज्जीवन करण्याच्या, प्रयत्न केला होता. उसनिश उपनिषदामध्ये सांगितलेले आहे. त्यांचे शिक्षण घरीच झाले आणि जरी सतराव्या वर्षी त्याला औपचारिक शालेय शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले असेल तरीही येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले नाही. त्यांच्या प्रौढ वर्षांमध्ये त्यांचे अनेक बाजूंचे साहित्य क्रिया कराया पार व्यक्ती त्यांनी कौटुंबिक संपत्ती व्यवस्थापित केली. एक प्रकल्प ज्याने त्यांनी सामान्य मान्यतेच्या जवळ आणले आणि सामाजिक सुधारमध्ये त्यांची आवड वाढली.

प्रयत्न केला. त्यांनी वेळोवेळी भारतीय राष्ट्रवादी चळवळीत भाग घेतला. जरी स्वतःच्या भावना विरहित, आणि दूरदर्शी मार्गाने अणि आधुनिक भारताचे राजकीय अनेक गाधी हे त्याचे एक गठिथ मित्र होते. टागोरांनी एकोणीसशे पंधरामध्ये सत्ताधारी ब्रिटिश सरकारने night दिली होती. परंतु काही वर्षानंतर त्यांनी, भारतीत ब्रिटिश धोरणांच्या निषेध निषेध म्हणून या सम्मानाचा राजीनामा दिला. टागोरांनी त्यांच्या मूळ बंगालमध्ये लेखक म्हणून सुरुवातीचे यश मिळवले. त्यांच्या काही कवितांच्या अनुवादामुळे ते पश्चिमेत, झपाट्याने प्रसिद्ध झाले. किंब किंबहुना व्याख्यानाच्या दौऱ्यावर आणि मैत्रीच्या दौऱ्यावर त्याला महाद्र, पानमध्ये नेऊन त्याच्या कीर्तीने एक तेजस्वी उंची गाठली. ज्याच्यासाठी ते भारताच्या आध्यात्मिक वारसाचा आवाज बनले. आणि भारतासाठी विशेषक बंगालीसाठी ते एक महान जीवनसंस्था बनले. तरी टागोरांनी सर्व साहित्य प्रकारामधे यशस्वीपणे लेखन केले असेल तरी ते सर्वप्रथम कवी होते. मानसी एकोणीसशे नव्वद, सोनार तारी अठराशे चौऱ्याण्णव, गीतांजली एकोणीसशे दहा, एकोणीसशे चाळीस, आणि एकोणीसशे सोळा, the gardener एकोणीसशे तेरा, food gathering, एकोणीसशे सोळा, आणि the fugitive एकोणीसशे एकवीस यांचा समावेश असलेल्या त्यांच्या कवितेचे इंग्रजी अनुवाद मूळ बंगालातील विशिष्ट खंडाची सामान्यतः जुळत नाही.

टागोरांची प्रमुख नाटके म्हणजे राजा, डाकघर, मुक्तधारा, आणि रक्त करबी, गोरा, घरे, बाईरे, आणि योगायोग, या लघुकथांच्या अनेक खंडांचे आणि अनेक कादंबऱ्यांचे ते लेखक आहेत. या याशिवाय त्यांनी संगीत-नाटके, नृत्य-नाटके सर्व प्रकारचे निबंध, प्रवास diary आणि दोन आत्मचरित्र लिहिले. एक त्यांच्या मधल्या, काळात आणि दुसरे एकोणीसशे एक्केचाळ मध्ये त्यांनी मृत्यूच्या काही वर्षांपूर्वी लिहिले. टागोरांनी असंख्य रेखाचित्रे आणि मित्रे आणि, गाणी देखील सोडली. स्वतःने संगीत लिहिले. रवींद्रनाथ टागोरांचा जन्म कलकत्ता येथे झाला. टागोरांनी लहान वयातच श्लोक लिहायला सुरुवात केली. अठराशे सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्ध, इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतात परतलेले होते. त्यांनी अठराशे ऐंशीच्या दशकापासून कवितांची अनेक पुस्तके प्रकाशित केली. एकोणीसशे एक मधे,

आणि अमेरिका, पूर्व आशियामधे प्रवास केला. व्याख्याने दिली आणि त्याची मोठ्या प्रमाणावर वाचली आणि ब्रिटिश वसाहतीत,

टागोर कुटुंब हे प्रत्येक टागोर कुटुंब हे प्रत्येक, टागोर कुटुंब हे प्रत्येक व्यवसायातील क्षमतेची सोन्याची खाण होते. साहित्यिक मासिकांच्या प्रशकाने आयोजन करण्याव्यतिरिक्त ते बंगाली आणि,